ताडपत्री लावलेल दिसत आहे रिक्षा दिसत आहे कार दिसत आहे.

समोर एक ऊसाच्या काटयांसारख दिस--

समोर शटर दिसत आहे खूप सारे मुलं सर मॅडम दिसत आहेत.

फेस वॉश दिसत आहे.